हे सायन्स आय_आय_एम_एस पुणे असं --

हे कॉलेश हे कॉलेज अतिशय सुंदर आहे.

या चित्रात आपल्याला दिसत आहे की या सलोन चे इन --

आय आहे. हे अतिशय सुंदर स्थळ आहे.

दिसत आहेत आणि या चित्रात --

आणि त्या रिक्षावर सारथी असे लिहिलेले आहे.

या चित्रात आपल्याला एक नदी दिसत आहे.

एस_आर_टी_सी असे लिहिलेले आहे त्या --

हे या बस चा कलर पांढरा आहे.

कंपाउंड आहे ही पार्क --

आहे या धरणाच्या आजूबाजूचा परि --

नाव संत फ्रान्सिस झेवियर चर्च --

शॉप मध्ये बर्थडे साठी --